हा हॅलो बोल ना स्नेहा तू कशी आहेस मी बरिये मी पण बरिये काय चाललय तुझं?

हो जस्ट आत्ताच तुझं झालं जेवन

उम्म चालेल मग बोलुयात आपण

काही नाही ग जस्ट अवरून बसले होते

त्याचा त्याचावर शिक्षा आहे तरीसुद्धा लोक कऱ्याच ते करतातच लोकांना काय आहे जिथून फुकट मिळेल तेच बघतात आज काल हो ना ते तर आहेच वीज मीटर mdhe फेरफार छेड छाड करणे हा कायद्याने गुन्हा आहे

वीज चोरी करण्यात आलेल्या युनिट च्या दुप्पट रक्कम आकारण्यात येते तरी पण लोक करायचं ते करतातच

मधे ते नाशिक मध्ये पण झालं ना ग काय लोकांना कसली भीतीच राहिली नाहीये आता

वीज चोरी कायद्याने गुन्हा पण आहे आणि रोखण्यासाठी किती पण धडपड केली तरी पण ते महावित्रणाचे लोक आले काय पण केला चेकिंग केली सुद्धा हे हो लोक काय करायच ते करतातच

काही काही ठिकाणी तर अक्षरक्ष चेकिंग पण होतं

हो ना आणि वीज चोरी का होतिये माहितीये का एक तर विजेचे दर वाढले आहेत

त्यात टीवि फ्रिज व अन्य इलेक्ट्रोनिक यंत्राचा वापर माणसाला सोडवावा वाटत नाही आणि त्यामुळे महागडी वीज स्वस्तात मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग वीज चोरी करतात

ग्रामीण भगत सर्रास मुख्य वीज वाहिनीवर आकडे टाकून वीज चोरी केली जाते आणि शहरातील पांढर पेशी वर्ग मात्र आधुनिक तंत्राच्या सहाय्याने वीज चोरी करतात . हुहह ही वीज चोरी उघडकीस आणण्या ऐवजी त्यावर पांघरून घळायचेच काम महावितरण कडून केलं जातं अवघड झालीये आत्ताची परिस्थिति

जोडण्याच हे पण वीज जोड जोडली की अ लोकांना फायदाच होतो ना अधिकृतपणे वीज जोडणी मिळत नही आणि ती मिळवायची असेल तर पाच हजार हूंन 48000 पर्यंत खर्च येतो केबल डीपी हा आदि कारणासाठी येणारा खर्च पण ग्राहकांच्या माथी मारला जातो . हा खर्च महावितराणाने करावं असे वीज नियामक

आयोगाचे स्पष्ट आदेश आहेत मात्र महावितरणाचे कर्मचारी हा नियम सोयीने पाळत असल्यामुळे झोपडपट्टी मधील राहिवश्यांना ही आर्थिक कसरत परवडत नाही ते सरल वीज

अ कारण वीज बिल पण खूप येतंय ग आज काल हॉ ंना ते तर आहेच ग सगळ्या लोकांना लोकांना इतकं बिल भरणं पण शक्य होत नाही शक्य होत नाही बरोबर आणि झोपडपट्टी भागामध्ये दिवसाला दहा रुपये ने जातात म्हणजे काही झोपडपट्टी एरिया असतात ना त्यांचकडून महा महावितरणाचे लोक आहेत ना दहा रुपये घेतात आणि वीज चोरी करू देतात आणि महावित्रणाचे कर्मचारी वसूल पण करतात त्यांचकडून दिवसाचे म्हणजे महिन्याला झालेच की 300 रुपये एका दिवसाला दहा रुपये म्हटल्यावर असा जर एका घरत्न 300 रुपये म्हणला तर अख्ख्या झोपडपट्टीतंन किती पैशे गोळा करत असतील ते

हम्म असाच स्थानिकांचा आरोप आहे उहम्म पंधरा

हो अग ते महा हे अग लोक ऐकत नाहीत ते घेऊन जातात

काही काही जणांना ह्याचसाठी मीटर साठी किती अॅप्लिकेशन करतात वगैरे करतात आम्हाला द्या म्हणून नाही मग ह्यांचा कडून घे त्यांचकडून घे मग चोरून घे काही काही जण तर आपल्या मिटर मधून दुसरींना शेजरींना वायर टाकून देतात आणि त्यांचकडून भाडं घेतात महिन्याला

हो मग हे पण एक वीज चोरीचाच प्रकार झाला ना अग आज कल गाड्या पण बॅटरी वरच्या आहेत त्याचसाठी पण चार्जिंग ला लागते ना गाडी तेच अग मग लोक अग म्हणजे आता मिटर मध्ये वायर टाकून पण करू शकतात ना

मग काय म्हणते आजून अजून काय बघ टेक वीज चोरीबद्दल च चालले अग . वीज चोरी कर्णींसाठी पूर्वी मुख्य वीज वाहिनी वर आकडे टाकले जायचे आता उच्च दाबचे वाहन करणारे तार टाकून ही वीज चोरी होत होती अर्थात वीज चोरीचा प्रकार अनेक शहरामधील झोपडपट्टीच्या भागांमध्ये सुरू आहे . रात्री आकडे टाकून वीज घेतली जाते व भल्या पहाटे आकडे कडून विजे विना आम्ही राहतो असे भासवले जाते सील बसे बंद मिटर तोडून त्यातील रीडिंग ची गती कामी केली जाते काही वेळ रीडिंग घेणाऱ्या सक चक्तीला गती लोहचुंबक टाकून गती कामी केली जाते . ते तर काही वेळ एक्स रे ची पट्टी अ रीडिंग चकतीच्या दा दात्यात अडकून गती थांबवली जाते परिणामी जादा वीज वापरूनही यूनिट कामी दिसत असल्यामुळे बिल कामी येते काही ठिकाणी मिटर मध्ये येणारी तार व मिटर मधून घरातील मुख्य वाहिनी ला जोडणारी तार ह्या सरल एक मेकांना जोडले जातात . अ महिना सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात ह्या तारा पुनः मिटर मध्ये जोडून जणू काही आम्ही नियमित मिटर च वापर करत आहोत असे भासवले जाते कारण ह्या कळत महावित्रणाचे कर्मचारी रीडिंग घेणीसाठी येत असतात सर्वात आधुनिक प्रकार आता इलेक्ट्रोनिक मिटर मधून वीज चोरीसाठी वापरला जातो एक रीमोट तयार करून त्यात एक कॅपीसिटर बसवले जाते ह्या कॅपीसिटरच्या सहाय्याने इलेक्ट्रोनिक मिटर मधील रीडिंग नियंत्रण ठेवले जाते असे महावित्रणाच्या सूत्राचेच म्हणणे आहे . काही ठिकाणी घर घरगुती वीज जोडणीतून व्यावसायिक करणं साठी वीज मात्र हा भाग वीज चोरीचा नाही ह्यातून महावितरणचा महसूल कमी होतो विजेचा चोरीचा प्रमाण वाढलाय म्हणजे आज काल सगळ्याच गोष्टी विजेवर्तीच अवलंबून आहेत ह्मम ह्मम आणि २०१० मध्ये रिमोट संबंधी एक गुन्हा पण दाखल केला होता त्यांनी

हम्म वीज चोरी वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणचे भरारी पथक कर्यानवित आहे . हे पथक वीज चोरीची माहिती मिळाली की छापा टाकून संबंधित इलेक्ट्रॉनिक मीटर ची तपासणी करतात रिमोट रिमोट द्वारे चोरी करणे हा नवा फंडा असून आता पर्यंत केवळ एकच व्यक्ती विरोधात रिमोट द्वारे चोरी करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे . 16जानेवारी 2010 रोजी भाभद नगर रोड येतील कमल हाऊस येथील हा प्रकार उघडकीस आला आहे.सहा महिन्यात 298 गुन्हे.

वीज चोरी वीज चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . भारतातील विद्युत कायदा २००३ च्या तरतुदी नुसार वीज चोरी हा अजमिन पात्र गुन्हा आहे मात्र गुन्हा दाखल करण्याची महावितरणला गुन्हा दाखल करण्याची वेळ च येत नाही

हम्म मधे नगरसेविका च्या नवऱ्याने चोरी केली होती अग सुद्धा चोरी केली होती अग

नगरसेविका आहे काँग्रेस ची वंदना मनचंदा ह्यांचे पती प्रमोद ह्यांनी मीटर मध्ये फेरफार करून वीज चोरी करण्याचे उघडकीस आले होते . कायद्यानुसार ७२तासात तडजोड किंवा दंड भरला तर गुन्हेगाराला सोडता येतं नगरसेविका वंदना मनचंदा ह्यांनी ४३००० भरले रुपये भरून वीज चोरीची ची भरपाई केली पण पतीची सुटका झाली तिच्या लगेच.हा हा वीज चोरी की वीज गळती वीज गळती ची नेमकी व्याख्या पण महावितरण कदे नाहीये एक ठिकाण हून दुसऱ्या ठिकाणी वीज पोहचे पर्यंत विजेची हानी होते त्यास सर्वसधरण पणे वीज ग गळती असे म्हटले जाते

तरी सुदैवाने गोष्ट म्हणजे २००५ पासून वीज गळती चे प्रमाण ३५ टक्क्यावरून १५ टक्क्या वर आले आहे काही काही खेडे गावांमध्ये अजूनही वीज पुरवठा नाहीये माहितीये का

आपल्या इथे सगळं आहे तर लोकांना चोऱ्या करायला सुचतात

मधे तर ते चोरी करणाऱ्या लोकांसाठी एक हे काय म्हणतात उपक्रम राबवला होता म्हणजे चोरी करणाऱ्याला पकडुन द्या आणि बकशिस मिळवा

चोरी करणारे पण तेच आणि बक्षीस मिळवणारे पण तेच असतात Laughing हो ते तर महावितरणच्या वतीने राबवत येणाऱ्या "वीज चोरी कळवा आणि बक्षीस मिळवा" ह्या योजने अंतर्गत वीज चोरीची माहिती देणाऱ्या ला वीज चोरीची रक्कम चे १० टक्के रक्कम देण्यात येणार आहे त्यामुळे सलग नागरिकांनी वीज चोरीची माहिती तात्काळ महावितरणला कळवली असे आव्हान महावितरणच्या वतीने कळवण्यात आले आहे . वीज चोरीला आळा बसावा यासाठी महावितरणाने वीज चोरी विरुद्ध सातत्याने मोठ्या प्रमाणात मोहीम राबवण्यात येतात या उपर ही काही वीज ग्राहक नव नवीन यूक्त्या करून वीज चोरी करतात

वीज चोरीच्या अनुमानित रकमेच्या 10 टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येते वीज चोरी ग्राहक करणाऱ्या ग्राहकाने तडजोड रकमे सह वीज चोरीची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर बक्षीस देण्यात

NEFT च्या माध्यमातून देण्यात येती सदर माहिती लेखी स्वरूपात बंद लिफाफ्यात सक्षम अधिकारी अभियंता यांना देऊन त्याची पोहोच नागरिकांना द्या देतात माहिती देणाऱ्याचे नाव सर्व प्रक्रियेत गुप्त ठेवतात दिलेली माहितीवर तत्काल कारवाई व तपासणी करण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्याना देण्यात आले आहेत अग ह्या सूचना देऊन पण लोकाना हयात काय फरकच नाही पडत अग हो न काय ए कीती पण अ करा काहीना तशी सवयच पडलेली असती हो आणि कस ग एकदा परत ते शे शेत कारण शेतकरी असतात न ते वीज वापरतात त्यांच्या कडून म्हणजे त्यांच्यावर वीज वापरा बाबत होणाऱ्या चुकांकमुळे महावितरण कारवाई होऊ शकते अश्या वीज चोरी बाबत प्रकरण दाखल झाली आहेत यामध्ये आर्थिक दंडासह काही वेळेला प्रकरण पोलिस ठाण्यात देण्यात आली आहेत अश्या प्रकरणामध्ये वीज चोरी 10 पटीने देखील दंड वसूल केला जात असतो अश्या कारवाई पासून वाचण्यासाठी कुणीही विद्युत गुन्ह्याचे उल्लंघन करू नये वीज वापर कायदेशीर जेवढा होऊ शकेल तेव्हढंच देयक भरावे आत्मविश्वासाने करावे तरीपण म्हणजे शेत शेतकरी शेतकऱ्यांना वीज अ हे बिल कमी असतं न बाकीच्यापेक्षा हम्म बाकी काय म्हणतेस अजून तुझ काय चाललंय

काही नाही ग आता आवरते संध्याकाळी

हो तुला कामाला जायच असत न

कालपासून चाललंय रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग काय वेळच भेटत नव्हता

मग काय तो विषय पण असा वीज चोरी म्हणल जाऊ दे